आणि ब्रश कोणी निळा अ निळा रंगाचं शर्ट असं घातलेल पर्पल कलरचा ऑरेंज कलरचा शर्ट घातलेला आहे.

वरती ढग व पांढरशुभ्र ढग दिसत आहे.

वरती सिलिंग सिलिंगला व्हाईट रंग कि रंगबिरगी कपडे सगळ्या बायकानी भरपूर बायका बसल्यात रंगबिरगी कपडे घातल्यात बायकांनी.

काहींनी दोन्ही बाजूक खडकाळ जागा आहे दगडी अशी मोठी मोठी डोंगर भाग सारखी.

समोर एक उंचवटा आहे एक खडकाळ जागा वर वरती चढायला डोंगर दिसत आहे डोंगरावर चढताना एक माणुस दिसत आहे माणसाने --

त मोठी सुंदर अशी एक अ समु नदी समुद्रासारखी दिसत आहे साइडला त्याच्या सी बाजूला अ किनारीला अ वाळू पसरलेली आहे मध्येच --

सूर्या साईडच्या किनारीला डाव्या किनारीला झाड दिसत आहे उभ्या उजव्या किनारीला असे खांब लावलेले आहेत.

सायडला असे हिरवे हिरवे असे ट्रिस लावलेले आहेत समोर सफेद रंगानी आणि लाल रंगाच्या फूलानी त्याला सजवलेला आहे त्याच्या मागच्या सायडला मस्त --

आणि चारी बाजूनी अश्या लायटी ओ आहेत खाली असं ग्राउंड कस त्यांना बसायला ज हे टाकलेल आहे.

बॅक साईड ला ब्लैक कलर स --

सामोर एक असे चर्च आहे चर्च तीन जणे समोर एकाले वेशभूश्यात उभी आहे.

आणि त्याच्या साईड ला उजव्या साईड ला ठेवलेला आहेत बसायला दोनचार लाईनी ची दोनचार गाड्या जाणार एवढं असं --

सामोर झाडांची नर्सरी दिसत आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारची झाड आहे जशी काटेरी आहेत फुलांची आहेत केवीवि बे --

काही झाडवरती अशी टांगलेली आहे ते टांगले ब्लॅक कलर चे अशे त्याना ओ --

समोर एक मोठी नदी दिसत आहे नदीच्या किनारे हि मस्त झाडे झुडपे आहे.

आणि वो त्या बिल्डिंगला बोर्ड लावलेले आहेत रेड आणि पिवळ्या रंगाची खाली अ आवरण आहे मोठ.

शटर लावलेला आहे ते दुकान बंद आहे एक दुकान चालू आहे दुकानाच्या बाहेरच्या साईडला माणसं बसलेली --

समोर एक सुंदर वाहून वाहत जाणारी नदी लांब लांबवर दिसत आहे.

झाड आहेत दोन्ही बाजूनि अस अ त्या झाडांनी कव्हर केलेल आहे आणि समोर अशी सुंदर व्हाईट ढग पसरलेल दिसत आहे.

समोर एक सुंदर देखावा दिसत आहे एक अ अस संध्याकाळ झालेली काळपण नदी दिसत आहे मधून जाणारी व्हाहून छोटीशी --

अ गाई आहेत गाई आहेत आणि त्याच्या गार्डन च्या किनारीला भरपूर सारी झाड आहेत हिरवीगार मस्तपैकी.

सुंदर सुंदर आणि गवत पसरलेले आहे.

आणि ती मोस्ट अ क्रिकेट खेळत आहे मागच्या साईडला मोट मोठी किनाऱ्यावर झाड आहेत आकाश दिसत आहे पूर्ण --

व्हाईट पसारलेला आहे आणि थोडस पाणी दिसत आहे दगडी दिसत आहे आजूबाजूला थोडी थोडी --

समोर एक जत्रा भरलेली दिसत आहे जत्रेमध्ये भरपूर लोकं आलेली आहे.

अ समोर एक अस किनारी आहे समुद्राची मोठी मोठी अशी लाट अ आहेत आणि अ जैसे आपण अ --

गोवा साईडला जातो तस हि असी झोपडी बानलेली आहे आणि आपण बसून तिथे --

समोर एक किराण्याचं दुकान दिसत आहे किराण्याच्या दुकानात एक लॅपटॉप कम्प्युटर --

इतर काही साहित्य आहे जे आपण अ खाण्याच्या सामानामध्ये जेवणामध्ये वापरू शकतो तसच या प्रकारची वस्तू इथे आहे.

याच रंगाचे टी शर्ट केस कापत तो पिंक कलरच्या शेजारी बाकीची मागे अ --

तीनजण बसलेली आहेत ज्यांनी येल्लो रंगाच एक टी शर्ट घातलेला आहे एक चॅक्समध्ये टी शर्ट घातलेला आहे.